एन्जॉय करू शकतो असं इथे--

तिथे पूजा झालेली दिसून ये--

काही बॅनर लावलेले सुद्धा इथे दिसत आहे गाड्यांचे --

अ काही बॅनर सुद्धा लावले --

हे कॉलेज चे असे चित्र दिसत --

त्यावरून लक्षात येते कि हे सरकारी ऑफिस असू शकते.

काही लोक पुलाच्या इकडे उभे राहून अअ --

एक अ पर्यटन स्थळ असं दिसून येत आहे.

बरच काही असं सामान इथे दिसून येत आहे अ --

इथे खूप मुर्त्या दिसत आहेत.

त आहे मोठं मोठे लाइट दिसत आहेत.